व्यायामशाळा आहे व्यायामशाळेमध्ये मशीन्स आहेत ते एक इलेक्ट्रिकल लाईटस आहे ए_सी आहे फॅन आहे आहे खाली साहित्य पडलेले आहे.

अं शेतीत अं पिक लावलेल हाये पिक उग मोठमोठे झाडे हायेत.

इथे एक अ व्यायाम करायचं मशीन आहे ब्लॅक कलरच खूप मोठा आहे इलेक्ट्रिकल आहे. येल्लो आणि ब्लॅक कलर लावलेल आहे.

मोठस मार्केट आहे मार्केट मध्ये खूप दुकान आहेत दुकानाला पोस्टर लावले खूप लोकोंची गर्दी आहे आजूबाजूला झाड आहे इलेक्ट्रिकल लाईट आहेत इलक्ट्रिकल खांबस् आहे.